नवी दिल्ली 26 फेब्रुवारी 2023
माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार
मन की बात च्या या 98 व्या भागात तुम्हा सर्वांसोबत चर्चा करताना मला खूप आनंद होत आहे
100 व्या भागाकडे वाटचाल करणाऱ्या या प्रवासात मन की बात ला तुम्ही सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे एक अप्रतिम व्यासपीठ बनविले आहे
प्रत्येक महिन्याला लाखो संदेशांच्या माध्यमातून कित्येक लोकांची मन की बात माझ्या पर्यंत पोहोचते
तुम्हाला तर तुमच्या मनाची ताकद माहीतच आहे त्याचप्रमाणे समाजाच्या ताकदीने कशाप्रकारे देशाची ताकद वृद्धिंगत होते हे आपण मन की बात च्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिले आहे समजून घेतले आहे आणि मी याचा अनुभव घेतला आहे स्वीकारले देखील आहे
मला तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही मन की बात मध्ये भारतातील पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत बोललो होतो
त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची त्यांचा आनंद घेण्याची ते शिकण्याची एक लाट निर्माण झाली
मन की बात मध्ये जेव्हा भारतीय खेळण्यांची चर्चा झाली तेव्हा देशातील लोकांनी लगेचच याला देखील प्रोत्साहन दिले
आता तर भारतीय खेळण्यांची इतकी क्रेझ झाली आहे की परदेशात देखील याची मागणी खूपच वाढत आहे
जेव्हा आम्ही मन की बात मध्ये कथाकथनाच्या भारतीय शैलींबद्दल बोललो तेव्हा त्यांची कीर्तीही दूरवर पोहोचली
भारतीय कथाकथन प्रकारांकडे लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत
मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल सरदार पटेल यांची जयंती अर्थात एकता दिवस चे औचित्य साधत मन की बात मध्ये आम्ही तीन स्पर्धांची घोषणा केली होती
या स्पर्धेत देशभक्तीपर गाणी अंगाई आणि रांगोळी यांचा समावेश होता
मला कळविण्यात आनंद होत आहे की देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे
यामध्ये लहान मुले युवक ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि 20 हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या
या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो
तुमच्यातील प्रत्येकजण विजेता आहे कलेचा उपासक आहे
देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे
मित्रांनो आज या क्षणी मला लता मंगेशकर लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे
कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता
मित्रांनो अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी
मंजुनाथजी यांनी पटकावले आहे
कन्नडमध्ये लिहिलेल्या मलगू कन्दा मलगू Kandaया अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे
ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाई मधून मिळाली आहे
ही अंगाई ऐकल्यावर तुम्हालाही तो आनंद मिळेल

निज रे माझ्या बाळा
माझ्या शहाण्या बाळा निज तू
सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे
निद्र देवी येईल
चांदण्याच्या बागेतून स्वप्ने घेऊन येईल
निज रे बाळा निज रे बाळा
जोजोजो
जोजोजो
आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले आहे
त्यांनी लिहिलेल्या अंगाई मध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे
कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत
झोळीमध्ये काय आहे
कुंभाराची झोळी उघडून पाहिले तर
झोळीत होती सुंदरशी वाटी
आमच्या छकुलीने कुंभाराला विचारले
कशी दिली ही छोटीशी वाटी
गाणी आणि अंगाई प्रमाणेच रांगोळी स्पर्धाही खूप गाजली
सहभागींनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या
यामध्ये पंजाबच्या कमल कुमार विजेते ठरले
त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती
महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचे शौर्य चित्रित केले होते
गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली तर पुद्दुचेरीतील मालतीसेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांवर लक्ष केंद्रित केले
देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी
विजय दुर्गाजी या आंध्र प्रदेशच्या आहेत
त्यांनी तेलुगुमध्ये प्रवेशिका पाठवली होती
त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नरसिंह रेड्डी गारू जी यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे
तुम्हीही ऐका विजय दुर्गाजींच्या प्रवेशिकेचा हा भाग
रेनाडू प्रांताचा सूर्य
हे शूर नरसिंहा
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तुम्ही अंकुर आहात अंकुश आहात
इंग्रजांच्या अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून
तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला
रेनाडू प्रांताचा सूर्य
हे शूर नरसिंहा
तेलुगु नंतर आता मी तुम्हाला मैथिली मधील एक ध्वनिफीत ऐकवतो
ही दीपक वत्स जी यांनी पाठवली आहे
या स्पर्धेत त्यांनी देखील बक्षीस पटकावले आहे
भारत जगाचा अभिमान आहे
आपला देश महान आहे
तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला
उत्तरेकडे विशाल कैलाश आहे
गंगा यमुना कृष्णा कावेरी
कोशी कमला बलान आहे
आपला देश महान आहे
तिरंग्यात आमचा प्राण आहे
मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडले असेल
स्पर्धेत आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे
तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पहा आणि ऐका तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल
माझ्या प्रिय देशवासियांनो गोष्ट वाराणसीची असो शहनाईबद्दल असो उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल असो माझे लक्ष त्याकडे जाणे स्वाभाविक आहे
काही दिवसांपूर्वी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार प्रदान केले
संगीत आणि प्रायोगिक कला परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावान कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात
हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यात देखील आपला हातभार लावत आहेत
काळानुसार ज्या वाद्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती अशा वाद्यांना नव संजीवनी प्रदान करणाऱ्या कलाकारांचा देखील यात समावेश आहे
आता तुम्ही सर्व ही धून नीट ऐका

हे कोणते वाद्य आहे तुम्हाला माहीत आहे का शक्यता फारच कमी आहे या वाद्याचे नाव सुरसिंगार असून ही धून जयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे
उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जयदीप जी यांचा समावेश आहे
50 आणि 60 च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले होते पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जयदीप प्रयत्नशील आहेत
त्याचप्रमाणे उप्पलपू नागमणी जी यांचा प्रयत्न देखील खूप प्रेरणादायी आहे ज्यांना मँडोलिनमध्ये कर्नाटक शैलीतील वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे
तर दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे
या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत व्ही दुर्गा देवी जी यांना करकट्टम या प्राचीन नृत्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे
या पुरस्काराचे आणखी एक विजेते राज कुमार नायक जी यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरीनी ओडिसीचे आयोजन केले होते
आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावाने ओळखतात
पेरिनी नाट्यम शंकराला समर्पित एक नृत्य आहे जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होते
या घराण्याची मुळे आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत
साइखौमसुरचंद्रासिंहहे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत
हे मैतेईपुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत
हे वाद्य मणिपूरचे आहे
पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे जो राजुलामालुशाही न्यौली हुडका बोल जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करत आहे
त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफीत देखील त्यांनी तयार केल्या आहेत
पूरण सिंह जी यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत
वेळेच्या मर्यादेमुळे कदाचित सर्व पुरस्कार विजेत्यांबद्दल मला इथे बोलता येणार नाही पण मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचाल
मला आशा आहे की हे सर्व कलाकारप्रयोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील
माझ्या प्रिय देशवासियांनो वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक कानाकोपऱ्यात दिसत आहे
डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध अॅप्सचा मोठा वाटा आहे
असेच एक अॅप म्हणजे ईसंजीवनी
या अॅपवरून टेलिकन्सल्टेशन म्हणजे दूर बसून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता
आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलिकन्सल्टेशनची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे
तुम्ही कल्पना करू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 कोटी टेलिकन्सल्टेशन रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अप्रतिम नाते हे एक मोठे यश आहे
या यशाबद्दल मी सर्व डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे अभिनंदन करतो
भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला कशाप्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे
आपण पाहिलं आहे की कोरोनाकाळात ईसंजीवनी अॅपच्या माध्यमातून टेलिकन्सल्टेशन लोकांसाठी एक उत्तम वरदान ठरलं
मलाही वाटले की मन की बातमध्ये आपण एक डॉक्टर आणि एका रुग्णाशी याविषयी बोलून संवाद साधून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी
लोकांसाठी टेलिकन्सल्टेशन किती प्रभावी ठरले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
आमच्यासोबत सिक्कीमचे डॉ
मदन मणिआहेत
मदन मणी सिक्कीममध्ये राहतात परंतु त्यांनी धनबादमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एमडी केले
त्यांनी ग्रामीण भागातील शेकडो लोकांना त्यांनी टेलिकन्सल्टेशनची सेवा दिली आहे
नमस्कारनमस्कार मदन मणि जी
नमस्कार सर
मी नरेंद्र मोदी बोलत आहे
होहो सर
तुमचे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे
हो माझे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे
तुमचे वैद्यकीय शिक्षण तिथेच झाले आहे
तुम्ही जेव्हा वाराणसी मध्ये राहत होता तेव्हाचे वाराणसी आणि आजचे वाराणसी यातील बदल तुम्ही पाहायला की नाही
पंतप्रधान जी मी सिक्कीमला परत आल्यापासून मला तिथे जाणे शक्य झाले नाही परंतु मी ऐकले आहे की खूपच बदल झाले आहेत
वाराणसी सोडून तुम्हाला किती वर्ष झाली
सर मी 2006 ला वाराणसी सोडले
ओहमग तर तुम्हाला नक्कीच जायला हवे
अच्छा मी तुम्हाला फोन याकरिता केला आहे की तुम्ही सिक्कीम मधील दुर्गम डोंगराळ भागात राहून तिथल्या लोकांना टेली कन्सल्टेशनची उत्तम सेवा प्रदान करत आहात
मी मन की बात च्या श्रोत्यांना तुमचा अनुभव ऐकवू इच्छितो
मला तुमचा अनुभव सांगा
पंतप्रधान जी अनुभव खूपच सुंदर आहे
सिक्कीम मध्ये लोकांना अगदी जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी देखील कमीतकमी शंभरदोनशे रुपयाचे गाडीभाडे लागते आणि त्यानंतर देखील डॉक्टर मिळतील की नाही ही देखील एक समस्या असते
त्यामुळे टेलि कन्सल्टेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकं थेट आमच्याशीसंपर्क साधतात
आरोग्य आणि कल्याण केंद्राचे सीएचओ त्यांना आमच्याशी जोडतात
आणि ते आम्हाला त्यांच्या जुन्या आजाराचे रिपोर्ट्स त्यांची सध्याची स्थिती सर्वकाही सांगतात
म्हणजे दस्तऐवज हस्तांतरित करता
होहो
दस्तऐवज हस्तांतरित देखील करतात आणि जर हस्तांतरित नाही झाले तर ते आम्हांला वाचून दाखवतात
तिथल्या कल्याण केंद्राचे डॉक्टर सांगतात
कल्याण केंद्रात जे चो असतात सामुदायिक आरोग्य अधिकारी ते वाचून दाखवतात
आणि रुग्ण त्यांच्या समस्या थेट तुम्हाला सांगतात
होय रुग्ण आपल्या अडचणींबद्दल देखील सांगतो
मग जुन्या नोंदी पाहिल्यानंतर काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर
उदाहरणार्थ एखाद्याचे पाय सुजले आहेत की नाही एखाद्याची छाती स्टेथोस्कोपने तपासायची की नाही जर सीएचओने ते तपासले नसेल तर आम्ही त्यांना पाहायला सांगतो सूज आहे की नाही हे पहा डोळे तपासा त्याला अशक्तपणा आहे की नाही खोकला असेल तर छातीस्टेथोस्कोपने तपासा आणि तेथे आवाज आहे की नाही तपासा
तुम्ही व्हॉइस कॉल करता की व्हिडीओ कॉलचा देखील उपयोग करता
होय व्हिडीओ कॉलचा उपयोग करतो
म्हणजे तुम्ही देखील रुग्णाला बघता
होय आम्ही रुग्णाला देखील बघू शकतो
रुग्णाला काय वाटते
रुग्णाला बरे वाटते कारण तो डॉक्टरांना जवळून पाहू शकतो
औषधाचा डोस वाढवायचा आहे की कमी करायचा आहे या संभ्रमात तो असतो कारण सिक्कीममधील बहुतेक रुग्ण हे मधुमेह उच्च रक्तदाबाचे आहेत आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे औषध बदलण्यासाठी डॉक्टर शोधण्यासाठी त्याला किती दूर जावे लागते
परंतु टेली कन्सल्टेशनद्वारे ते तिथेच उपलब्ध होते आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये मोफत औषध उपक्रमाद्वारे त्याला औषध देखील उपलब्ध होतात
त्यामुळे तो तेथूनच औषध घेतो
बरं मदनमणि जीतुम्हाला तर माहिती आहेच की जोपर्यंत डॉक्टर येत नाही रुग्णाला तपासात नाहीत तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही हा रुग्णाचा स्वभाव आहे
आणि डॉक्टरांनाही वाटतं की त्यांना रुग्णाला भेटावं लागेल आता तिथे संपूर्ण टेलिकॉमकन्सल्टेशनद्वारे होते मग डॉक्टरांना काय वाटते रुग्णाला काय वाटते
जी आम्हालाही वाटतं की जर रूग्णांना असं वाटत असेल की डॉक्टरांनी पहावं तर आम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टी पहायच्या असतात त्या आम्ही लोक सीएचओंना सांगून व्हिडिओमध्येही आम्ही पहायला सांगतो
आणि कधी कधी तर रूग्णांना व्हिडिओमध्येच आम्ही जवळ जाऊन रूग्णांना जे त्रास सोसावे लागतात किंवा काही त्वचेच्या समस्या असतात कातडीच्या समस्या असतील तर आम्ही लोकांना व्हिडिओमध्येच ते दाखवून देतो
त्यामुळे ते लोक संतुष्ट असतात
आणि नंतर त्याच्यावर उपचार केल्यावर त्याला संतोष प्राप्त होतो काय अनुभव येतो रूग्ण बरे होत आहेत
जी खूपच आनंद मिळतो
आम्हालाही आनंद होतो सर
कारण मी सध्या आरोग्य विभागात आहे आणि त्याबरोबरच मी टेलि कन्सलटेशनही करत असतो
त्यामुळे फाईलबरोबरच रूग्णाला पहाणे हाही माझ्यासाठी खूप छान सुखद अनुभव असतो
सरासरी आपल्याकडे किती टेलि कन्सल्टेशनची प्रकरणे येत असतात
आतापर्यंत मी 536 रुग्ण पाहिले आहेत
ओह म्हणजे आपल्याला यात खूपच कौशल्य प्राप्त झालं आहे
जी
चांगलं वाटतं रूग्णांना पहाण्यात
चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो
या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण सिक्कीमसारख्या दूरवरच्या दुर्गम जंगलांमध्ये डोंगरी भागात रहाणार्या लोकांची इतकी मोठी सेवा करत आहात
आणि आनंदाची बाब आहे की आमच्या देशातील दुर्गम आणि दूरवरच्या भागांतही तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग केला जात आहे
माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
मित्रांनो डॉक्टर मदन मणिजींच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की इ संजीवनी अप कशा प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे
डॉक्टर मदन जी यांच्यानंतर आता आपण आणखी एका मदनजींशी जोडले जात आहोत
ते उत्तरप्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी मदनमोहन लालजी आहेत
आता हाही एक योगायोग आहे की चंदौली सुद्धा बनारसला लागूनच आहे
या आपण मदनमोहनजींकडून जाणून घेऊ या की इ संजीवनीच्या सहाय्याने त्यांचा एक रूग्ण म्हणून काय अनुभव आला आहे
मदन मोहन जी नमस्कार
नमस्कार नमस्कार साहेब ।
नमस्कार ठीक आहे मला सांगण्यात आलं आहे की आपण मधुमेहाचे रूग्ण आहात
जी ।
आणि आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलि कन्सल्टेशनद्वारे आपल्या आजारासंबंधी वैद्यकीय मदत मिळवत असता
हो।
एक रूग्ण या नात्यानं आपले अनुभव मी जाणून घेऊ इच्छितो
ज्यामुळे मी देशवासियांपर्यंत ही बाब पोहचवू शकेन की आजच्या तंत्रज्ञानामुळे आमचे गावात रहाणारे लोकही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात
जरा सांगा तर कसं करतात ते
असं आहे सर जी रूग्णालये दूरवर असतात आणि जेव्हा मला मधुमेह झाला तेव्हा ५६ किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते डॉक्टरांना दाखवावं लागत होतं
परंतु जेव्हापासून आपण ही व्यवस्था तयार केली आहे आता आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमची तपासणी केली जाते आमची बाहेरच्या डॉक्टरांशी बोलणंही करून दिलं जातं आणि औषधंही दिली जातात
यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि लोकांनाही याचा खूप लाभ होतो
एकच डॉक्टर आपली तपासणी करतो की डॉक्टर सतत बदलत असतात
त्यांना काही समजलं नाही तर डॉक्टरांना दाखवतात
त्याच बोलून दुसर्या डॉक्टरांशी आमचं बोलणं करून देतात
आणि जे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण फायदा होतो
आम्हाला फायदा होतोच होतो
आम्हाला तर त्यापासून खूपच मोठा फायदा होतो
आणि गावातल्या लोकांनाही त्यापासून खूप फायदा होतो
सर्व लोक तेथे विचारतात की भैया आम्हाला रक्तदाब आहे आम्हाला मधुमेह आहे चाचणी करा तपासणी करा आणि औषध योजना सांगा
आणि पहिल्यांदा तर ५६ किलोमीटर दूरवर जात होतो
लांबलचक रांग लागत होती
पॅथॉलॉजी चाचणीसाठी रांग लागत असे
एक एक दिवस त्यातच जाऊन नुकसान व्हायचं
म्हणजे आता आपला वेळही खूप वाचतो
आणि पैसाही खर्च होत होता आणि येथे सारी सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत
जेव्हा आपण आपल्यासमोर डॉक्टरांना भेटतात तेव्हा एक विश्वास निर्माण होतो
चला डॉक्टरांनी माझी नाडी तपासली आहे
डोळे तपासणी केली आहे माझी जीभही तपासली आहे
तर एक वेगळीच भावना निर्माण होते
जसं टेलिकन्सल्टेशन करतत तसाच आनंद मिळतो आपल्याला
हो खूप आनंद होतो
के ते आमची नाडी धरून तपासत आहेत स्टेथोस्कोप लावत आहेत तर मला खूप बरं वाटतं आणि आम्हाला वेगळंच समाधान वाटतं
भई इतकी चांगली व्यवस्था आपल्या द्वारे बनवली गेली आहे
ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सोसून जावं लागत होतं गाडी भाडं द्यावं लागत होतं तेथे रांग लावावी लागत होती
आणि आता सार्या सुविधा घरबसल्याच मिळत आहेत
मदनमोहनजी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
वयाच्या या टप्प्यातही आपण तंत्रज्ञान शिकला आहात तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहात
आणि इतरांनाही सांगा ज्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल तसेच त्यांना जे मार्गदर्शन मिळतं त्यातून औषधयोजनाही चांगल्या प्रकारे होऊ शकते
आणखीन काय हवं
चला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला मदनमोहन जी
बनारसला साहेब आपण काशी विश्वनाथ स्थानक तयार केलं
विकास केला तिथं
यापबद्दल आमच्याकडून आपलं अभिनंदन
मी आपल्याला धन्यवाद देतो
आम्ही काय बनवलं बनारसच्या लोकांनी बनारसला तयार केलं आहे
नाही तर आम्ही काय गंगामातेनं सेवेसाठी पाचारण केलं आहे आम्हाला माता गंगेनं आम्हाला बोलवलं आहे बाकी काही नाही
ठीक आहे खूप खूप शुभेच्छा आपल्याला
प्रणाम जी
नमस्कार सर
नमस्कार जी
मित्रांनो देशातील सामान्य लोकांसाठी मध्यमवर्गासाठी पहाडी क्षेत्रामध्ये रहाणार्या लोकांसाठी ई संजीवनी हे जीवनाचं संरक्षण करणारं अप तयार होत आहे
ही भारताची डिजिटल क्रांतीची शक्ती आहे
आणि हिचा प्रभाव आज सर्व क्षेत्रात आम्ही पहात आहोत
भारतातील यूपीआयची शक्ती आपण जाणताच
जगातील किती तरी देश त्याकडे आकर्षित झाले आहेत
काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय पे नाऊ लिंक सुरू करण्यात आलं
आता सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या मोबाईलवरून त्याच प्रकारे पैसे हस्तांतरित करत आहेत जसे ते आपल्या देशांतर्गत करत होते
मला याचा आनंद आहे की लोकांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे
भारताचं ई संजीवनी अप असो की हे यूपीआय हे जीवन अधिक सुखमय करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी सिद्ध झालं आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो जेव्हा एखाद्या देशात नष्ट होत चाललेल्या एखाद्या पक्षी प्रजातीला किंवा एखाद्या जीवजंतुला वाचवलं जातं तेव्हा संपूर्ण जगात त्याची चर्चा होते
आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या पण लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या
परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरूज्जीवत करण्याचे प्रयत्न होत आहेत
त्यांची चर्चा करण्यासाठी मन की बात यापेक्षा अधिक चांगला मंच कोणता असू शकेल
आता मी आपल्याला जे सांगणार आहे ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटेल
अमेरिकेत वास्तव्य करणार्या श्री
कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाच्या कडे माझं लक्ष वेधलं आहे
मी त्यांचं अभिनंदन करतो
मित्रांनो पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये या महिन्यात त्रिबेनी कुंभो मोहोत्शव यांचं आयोजन केलं होतं
त्यात आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते
परंतु हे आपल्यला माहीत आहे का की यात इतकं विशेष असं काय आहे
विशेष हे आहे की तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरूज्जीवित केली आहे
तसं तर ही परंपरा हजारो वर्ष जुनी आहे
परंतु दुर्दैवानं ही बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती
तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं
परंतु ते ही करण्यात आलं नाही
दोन वर्षांपूर्वी स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो पॉरिचालोना शॉमितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे
मी त्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देतो
आपण केवळ एक परंपरा पुनरूज्जीवित करत नाहीत तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात
मित्रांनो पश्चिम बंगालच्या त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्रस्थळ म्हणून ओळखलं जातं
त्याचा उल्लेख वेगवेगळ्या मंगलकाव्ये वैष्णव साहित्य शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्यिक कृतींमध्येही आढळतो
वेगवेगळ्या ऐतिहासिस दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की एके काळी हे क्षेत्र संस्कृत शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं
अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे
त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेली प्राचीन इमारती पहायला मिळतील
त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथं कुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं
सात शतकांनंतर तीन दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं या क्षेत्रात एका नव्या उर्जेचा संचार केला आहे
तीन दिवस रोज होणारी गंगा आरती रूद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले
यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते
बंगाली परंपरांशी जोडल्या गेलेल्या अनेक विधी जसे की कीर्तन बाऊल गोडियो नृत्ये स्री खोल पोटेर गान छोऊ नृत्य सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षणांचं केंद्र बनले होते
आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे
भारतात अशा कित्येक प्रथा आहेत ज्यांना पुनरूज्जीवित करण्याची आवश्यकता आहे
मला आशा आहे की याबाबत होणारी चर्चा लोकांना त्या दिशेनं वाटचाल करण्यास अवश्य प्रेरित करेल
माझ्या प्रिय देशवासियांनो स्वच्छ भारत अभियानात आमच्या देशातील लोकसहभागानं त्याचे संदर्भच बदलून टाकले आहेत
देशात कुठेही काही नं काही स्वच्छतेशी जोडलेलं असतं तेव्हा लोक मला त्याची माहिती कळवतातच
असंच माझं लक्ष हरियाणातील युवकांच्या स्वच्छता अभियानाकडे गेलं आहे
हरियाणातील एक गाव आहे दुल्हेडी
इथल्या युवकांनी असं ठरवलं की भिवानी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत एक उदाहरण म्हणून स्थापित करायचं
त्यांनी युवा स्वच्छता आणि सेवा समिती नावाची एक संघटना स्थापन केली
त्या समितीशी संबंधित असलेले युवक पहाटे चार वाजता भिवानीला पोहचतात
शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर जाऊन ते मिळून स्वच्छता अभियान राबवतात
या लोकांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कित्येक टन कचरा हटवला आहे
मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्वपूर्ण परिमाण कचर्यापासून संपत्तीवेस्ट टु वेल्थ हे ही आहे
ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भगिनी कमला मोहराना एक स्वयंसहाय्यता समूह चालवते
या समूहाच्या महिला दुधाची पिशवी आणि दुसर्या हातात प्लॅस्टिक पॅकिंगचे टोपले तसेच मोबाईल ठेवण्याचे स्टँड अशा अनेक वस्तु तयार करतात
त्यांच्यासाठी हे स्वच्छतेच्या बरोबरीने उत्पन्न मिळवण्याचं एक साधनही झालं आहे
आम्ही निश्चय केला तर स्वच्छ भारतात खूप मोठं योगदान देऊ शकतो
कमीत कमी प्लॅस्टिकच्या पिशवीच्या ऐवजी कपड्याची पिशवी वापरण्याच संकल्प आम्हाला सर्वांना केला पाहिजे
आपण पहाल आपला हा संकल्प किती आनंद देईल आणि दुसर्या लोकांनाही प्रेरित करेल
माझ्या प्रिय देशवासियांनो आज आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेरणादायक विषयांवर चर्चा केली
कुटुंबाच्या बरोबर बसून आपण ऐकलंत आणि आता दिवसभर ती चर्चा गुणगुणत रहाल
आम्ही देशातील मेहनतीविषयक जितकी चर्चा करतो तितकीच आम्हाला उर्जा मिळत असते
त्याच उर्जाप्रवाहाबरोबर वाटचाल करत आज आम्ही मन की बातच्या 98 व्या आवृत्तीच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत
आजपासून काही दिवसांनी होळी सण आहे
आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा
आम्हाला आपले सण व्होकल फॉर लोकल या संकल्पासहित साजरे करायचे आहेत
आपले अनुभव माझ्याशी सामायिक करायला विसरू नका
तोपर्यंत मला आता निरोप द्या
पुढच्या वेळेस पुन्हा नव्या विषयासहित भेटू या
खूप खूप धन्यवाद
नमस्कार
Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
पिबमुंबई पिबमुंबई पिबमुंबई pibmumbaigmail
com पिबमुंबई पिबमुंबई